हाय कशी आहेस?

हा मी पण बरी आहे. काय करतेस? काही नाही मी बसलेय. तू बोल काय बोलते. अच्छा अच्छा. काय कुठे जॉब चालू आहे. काय करतीये आता? जॉब तर नाही करत सध्या. मी काहीच करत नाही. फक्त पार्लरचा कोर्स करतीये. तू काय करते? जॉबला जाते का?

नाही. मी जॉबला जात नाहीये. सध्या घरीच आहे. आणि तुझं म्हणजे जॉब पाहिजे असेल तुला म्हणून विचारत होतीस ना तू.

हा मी विचारत होते . पण ती पण बोलली सध्या वॅकन्सी नाहीये. हो का. मग तुझं म्हणजे तुला काही जॉब एक्सपीरियन्स वगैरे आहे का?

नाहीये मला जॉब एक्सपीरियन्स वगैरे. फ्रेशर म्हणून ट्राय करेल ना.

अच्छा तू हा चालतंय ना. मी विचारते तुझ्यासाठी. पण ते काय कोर्स वगैरे केलाय का तू आधी.

हो का. मग ते आता पार्लरचं शिकतेस तू तर. काय स्टार्ट केलं का म्हणजे ऑर्डर वगैरे घेणं? अजून थोडंसच केलंय. पण बाजूची ताई आहे. ती बोललीये करून दे या सॅटरडे ला. कारण कि तिच्या मुलीचा बर्थडे आहे ना.

बिकॉज माझ्याकडे

अच्छा. मग थोडं थोडं म्हणजे करायची ना. म्हणजे येत नसेल किंवा कमी येते तर प्रॅक्टिस पण होते ना. हा हो. ते पण तसं आपण जबरदस्ती तर नाही बसू शकत. हा पण ओळखी ओळखींमधूनच स्टार्ट करायचं ना. नंतर मग ते पुढं पुढं ऍडव्हर्टाइझ होते ना.

हा मी सांगते करायचं असली तर. हो का. कुठे करते आणि कोर्स?

हॅलो बोल.

मी घणसोली स्टेशनला येते. हो का. म्हणजे हा चांगलं शिकवतात ना तिथे.

माझ्या एक फ्रेंडला पण करायचा होता ते कोर्स. म्हणून विचारतीये मी. अच्छा. मग तू तू पण जॉईन कर है ना मग तुला पण पडलं असतं हा मला, मला पण करायचंय. माझी एक मैत्रीण आहे ना तिला पण इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. म्हणून ती विचारत होती मला. मग तिला पण घेऊन ये ना सोबत. अच्छा. काय काय शिकवतात तिथे?

मला पण एक्सपीरियन्स भेटेल. मला पण शिकायला नवीन भेटेल.काय हो का. म्हणजे कोर्स खूप पुढे गेलाय का आता? हा एक्चुअली तिथं वर्क काय आतमध्ये सगळे चांगले दिसण्यासाठी वगैरे करतात. पैशे हा मग आम्हाला घेणार का ते ऍडमिशन साठी . घेतील ऍडमिशन सध्या तर चालूच आहे अजून तर. अच्छा. तू मॅडम ला विचारून बघ ना. सांग त्यांना असं असं आहे. अ माझी एक मैत्रीण आहे आणि तिची एक मैत्रीण आहे. म्हणजे दोन ऍडमिशन आहेत. घेतील का? मी विचारून बघते मॅडमला

बाकी फीस वगैरे असं म्हणजे सगळं किती काय घेतात? फीस हजार रुपये तरी भरावे लागतील आता नाही हा. पूर्ण डिटेल घे मॅडमकडून. मग मला सांग. कस काय काय नाही वगैरे.

घेतले तर मला माहितीये ना प्रोसेस. चार-पाच डॉक्युमेंट लागतील. सबमिट करायचं. आणि अजून वॅक्सिन्ग च्या व्यतिरिक्त काय काय झालेलं आहे? वॅक्सिन्ग, आयब्रो अजून आयब्रो, मॅनिक्युअर, पेडिक्युअर हा आयब्रो ते शिकलीस का बनवायला.

आयब्रो बनवायला शिकलीस का तू?

पण परफेक्टली नाही येत. थोडं बहुत येत. मी येईल तुझ्याकडे मग माझे पण एक्सट्रा हेयर ते रिमूव्ह करून दे. आणि ते विचार पण विसरू नको.

माझं चाललंय बरं. मी आता टेलरिंगचा वगैरे पण कोर्स केलाय. थोडं घरी ते पण करते. आणि आता बघते आता जॉब पण आलेली पण मी करत नाही सध्या माझ्या मुलाचं ते

हा म्हणून मला जॉबचं जमत नाही ना मला. माझ्या मुलाची स्कुल असते ना. त्याला सोडायला कोणी नाहीये. म्हणून मी जॉब जॉईन करत नाहीये. आणि कोर्स साठी बघतीये म्हणून तुला विचारतीये. हा आणि हे मध्ये केलं तर पुढं फायदा पण होईल तुझा. हा ना. ते तर आहे. तसं तर आपण हा कोर्स करून जॉब पण करू शकतो. ऑर्डर्स वगैरे घेऊ शकतो. आणि कसं घरातल्या घरात तू करू पण शकते. आपलं क्लायन्ट नाही तर फिक्स हा खूप ऑप्शन आहेत ना याच्यामध्ये. म्हणजे आता घरचं पण बघायचं आहे आणि जॉब पण करायचं म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन भरपूर आहेत.

आपण घरच्या घरी करू शकतो. बाहेर जाऊन करू शकतो. तेच चालू हा सगळं करू शकते. घरातले पण काम होतील हे पण . तुला तेच ना. स्वतःच काही करू शकतो ना आपण याच्यामध्ये म्हणून मी बोलतीये. मला माहिती पडलं तू करतेस म्हणून मी विचारलं तुला

काय बोलते?

मी काही पण सुबक रांगोळी काही पण हॅलो

हा. काय बोलतेस ग? तुझा व्हॉइस येत नाहीये बरोबर.

तू कधी कॉम्पटीशन मध्ये भाग घेतलाय का? कॉम्पटीशन मध्ये हॅलो.

हा मी घेतलंय. बऱ्याचवेळा घेतलंय.

रांगोळीमध्ये, मध्ये, डान्स मध्ये कारण कि कशात पण आपण मेहनत

आणि तुला ते मेहेंदी वगैरे येते का काढायला? डिजाईन? मी थांबले जरा. मला तेच खूप आवडते गं. मला ते पण शिकायचं आहे. आणि प्लस मी नेलं आर्टच असते

नेल आर्टच तर फॅशन चालू आहे. हो का. हॅलो खूप जणांना आवडतं नेल आर्ट. हा ते मला शिकायची खूप इच्छा आहे नेल आर्ट आणि हे ते पण.

हा का. ते तुमच्या क्लासमध्ये शिकवतात का मेहेंदी वगैरे. मेहेंदी अजून चालू नाही केलं.

तु कुठे

तू कुठे फिरायला हा. ते व्हॉइस येत नाहीये गं बरोबर मला. तू कुठे कुठे फिरायला गेलेली? फिरायला अगं आता मी गावी जाऊन आले तशी. तू कुठे गेलेली? मी इकडेच गेलते. शिर्डीला गेलते मी.

आता इकडे ते फ्रेंडच्या याने फिरले. बाकी नाही फिरले. मजा येते ना.

झालं मग काम? हा झालं. आता आले मी. बाकी काय? बाकी काही नाही. तू बोल.

तुला काय काय येतं गं?

तुला काय काय येतं? वगैरे?

फेशिअल वगैरे करायला जमते. मेडिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिन्ग वगैरे. पण थोडंसं आयब्रो जमत नाहीये ना मला. तर माझी प्रॅक्टिस पण नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतंय का मी परत जॉईन करते आणि म्हणून तुला विचारत होते.

हो का. मला फक्त आयब्रो साठी थोडंसं हे वाटतंय. हेअरस्टाईल मध्ये पण मी थोडंफार करते. कर्ली कर्ल्स करतात ना, हेअर स्ट्रेटनिंग वगैरे. ते जमते मला थोडं करायला पण काय मी कोर्स करून ना प्रॅक्टिस वगैरे केली नव्हती ना. क्लाईन्ट घ्यायचे नाही मी, म्हणून माझी प्रॅक्टिस सुटली. मला असं वाटलं कि मी परत एकदा करून माझं काहीतरी स्टार्ट करते. ऑर्डर वगैरे. हम्म कर. म्हणजे कसं परफेक्ट येईल ना मग तू गावाला नाही गेलीस का या वर्षी? मी जून मध्ये गेले होते परत आजी-आजोबा म्हणजे क्लासेस चालू आहेत ना. हो हो. मला जाणं आहे. पण ते तिकीट वगैरे भेटतच नाही गं लवकर. दिवाळी होतीना म्हणून आम्हाला खूप प्रॉब्लेम्स झाले तिकीट घ्यायचे. तिकीट किती आधी घ्यावे तरी वेटिंग मधेच त्यावेळी सुट्या असतात ना. हा मग आमच्या गावाला बस वगैरे नाही जाते ना. पण बसच्या कुठं असते. आता दिवाळी होती म्हणून एका पर्सनच दोन हजार तर ते तेवढं रिझनेबल नाही. आणि ट्रेननी घेतले तर वेटिंग मध्ये. तर आम्हाला शेवटी बसनेच जावं लागलं.जाता वेळेस. आणि येता वेळेस आम्ही ट्रेनने आलो.

अच्छा. मी पण दिवाळी हो का. ट्रेन जाते का तुमच्या गावाला?

अच्छा. तिथून आत आहे का तुमचं गाव? हा तिकडून आहे लांब. हो का. आमचं कसं आहे, बसने गेले कि जवळ पडतं आणि ट्रेनने गेले कि लांब वाटते. एक तास लागतो मग ते गावाला जायला. थोडं खेडेगाव आहे ना ते. थोडं लांब आहे.

आमचं पण सेम आहे. ट्रेनने डबल म्हणजे बोलतात ना खूप आतमध्ये म्हणून बसने घरा समोरून हो का. घरात सगळे बरे आहेत का मम्मी वगैरे?

हो का. मग तू प्रॅक्टिस वगैरे करतेस कि नाही घरी? एवढा कोर्स करतीये तर. करायचं आहे पण सध्या करायला भेटतच नाही. कारण कि कोणी येत नाही म्हणून.

कधीही आली तरी काही नाही उद्या म्हणजे तू कधी फ्री असशील असं.